ही आहे व्यायाम शाळा ओपन जिम ओपन जिम म्हणजे खुल्या मैदानात केले जाणारे व्यायाम व्यायाम केल्याने आपण तंदरुस्त व निरोगी राहतो व्यायाम केल्यामुळे आपल्याला कोणताही आजार होत --

हे आहे स्नॅक्स-बार या बार च नाव आहे आर.बी.ए. हॉस्पिट्यालिटी आणि हॉटेल्स पी.व्ही.टी.एल. स्नॅक्स म्हणजेच तात्पुरती भूक भागवण्यासाठी खाल्ले जाणारे पदार्थ त्यालाच फास्ट फूड असे ही म्हणतो.

हे एक निसर्गमय सुंदर असे गाव दिसत आहे आणि या गावच्या पाठीमागे सुंदर असे हिरवीगार दाट झाडी असलेले डोंगर दिसते आणि या गावच्या समोर पायवाटच्या ठिकाणी लाईट कनेक्शन चे खंबे दिसत आहेत.

केक हे जास्त म्हणजे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी वापरले जा --

हे एका गावातील गणपती बाप्पाचे छोटेसे मंदिर दिसत आहे आणि या मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे घर आहेत आणि त्याच्यासमोर एक पांढरी कार थांबलेली दिसत आहे आणि मंदिराच्या जवळपास कोणीही दिसत नाहीये.